जावा मधील लॉजिकल ऑपरेटर्स वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत
येथे शिकू लॉजिकल ऑपरेटर्स
या द्वारे मल्टीपल एक्सप्रेशन्स तपासणे
तसेच पॅरेंथीसेस वापरून प्रिसिडन्स ओव्हरराईड करणे जाणून घेऊ
यासाठी वापरत आहोत उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 37 आपल्याला जावा तील रिलेशनल ऑपरेटर्स ची माहिती असायला हवी
नसल्यास संबधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
एकापेक्षा जास्त कंडिशन्स तपासण्यासाठी लॉजिकल ऑपरेटर्स वापरतात
येथे जावा मधील लॉजिकल operatorsची सूची उपलब्ध आहे
एंड ओर नोट
ह्या प्रत्येकाबद्दल सविस्तर जाणून घेऊ
इक्लिप्स वर जाऊ
हा इक्लिप्स इदे आणि उर्वरित कोड चा आराखडा आहे
आपण लॉजिकलॉपरेटर्स क्लास बनवून त्यात मेन मेथड लिहिली आहे
काही व्हेरिएबल्स बनवू
बोलियन बी आपण कंडिशन्स चा रिझल्ट bमधे संचित करणार आहोत
इंट अगे इस इक्वाल्टो 11 इंट वेट इस इक्वाल्टो 42 आपल्याकडे व्यक्तीचे वय आणि वजन आहे
व्यक्तीचे वय 18पेक्षा कमी आणि वजन किमान 40किलो आहे का ते तपासू
कसे करायचे ते पाहू
बी इस इक्वॉल टीओ अगे लेस थान 18 एम्परसँड एम्परसँड वेट ग्रेटर थान इक्वॉल टीओ 40 ह्यात दोन एक्सप्रेशन्स असून त्यांच्या मध्ये एम्परसँड ची दोन चिन्हे आहेत
हे वय 18पेक्षा कमी आणि वजन 40किलो किंवा त्यापेक्षा जास्त आहे का ते तपासेल
ह्या ऑपरेशन ला एंड ऑपरेशन म्हणतात
आता बी ची व्हॅल्यू प्रिंट करू
सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं सेव्ह करून कार्यान्वित करा
दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्या असल्यामुळे ट्रू हे आऊटपुट मिळाले
आता एक कंडिशन पूर्ण न होण्यासाठी वेट बदलून कोड पुन्हा कार्यान्वित करू
42 च्या जागी 32 करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
फळसे हे आऊटपुट मिळाले
कारण अगे लेस थान 18 ही कंडिशन पूर्ण झाली आहे
परंतु वेट ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 40 कंडिशन पूर्ण होत नाही
ट्रू रिझल्टसाठी एंड ऑपरेशन च्या दोन्ही कंडिशन्स ट्रू असाव्या लागतात
त्यामुळे फळसे हे आऊटपुट मिळाले
अशाप्रकारे दोन एम्परसँड च्या चिन्हांचा वापर करून एंड ऑपरेशन करू शकतो
समजा वय आणि वजन यापैकी कोणतीही एक कंडिशन पूर्ण होणे पुरेसे आहे
येथे पहिली किंवा दुसरी कंडिशन ट्रू आहे ते पहायचे आहे
हे ओर operationद्वारे करता येते
प्रथम आधीची कंडिशन काढून टाका
आणि टाईप करा अगे लेस थान ओर इक्वॉल टीओ 15 पाइप पाइप वेट लेस थान ओर इक्वॉल टीओ 30 येथे दोन कंडिशन्स असून त्यामधे पाइप ची दोन चिन्हे आहेत
हे स्टेटमेंट दिलेल्या दोनपैकी किमान एक कंडिशन पूर्ण होते का ते तपासेल
आऊटपुट बघण्यासाठी कोड कार्यान्वित करू
सेव्ह करून कार्यान्वित करा
ट्रू हे आऊटपुट दिसेल
कारण ओर operationसाठी एंड ऑपरेशन प्रमाणे दोन्ही कंडिशन्स ट्रू असणे गरजेचे नाही
किमान एक कंडिशन ट्रू असणे गरजेचे आहे
जरी वजनाची कंडिशन पूर्ण झाली नसली तरी वयाची कंडिशन पूर्ण झाली आहे
त्यामुळे ट्रू हे आऊटपुट मिळाले
आता वय अशाप्रकारे बदला ज्यामुळे दोन्ही कंडिशन्स फळसे होतील आणि रिझल्ट पाहू
11 च्या जागी 17 करा
सेव्ह करून कार्यान्वित करा
दोन्हीपैकी कुठलीही कंडिशन पूर्ण न झाल्यामुळे फळसे आऊटपुट मिळाले
अशाप्रकारे आपण ओर ऑपरेशन करण्यासाठी पाइप ची दोन चिन्हे वापरतो
आता आपण15पेक्षा जास्त वयाचे आणि 30किलो पेक्षा जास्त वजनाचे लोक बघणार आहोत
म्हणजेच जे आत्ता केले त्याच्या विरूध्द कंडिशन तपासायची आहे
अशावेळी नोट ऑपरेशन वापरतात
आधी कंडिशन पॅरेंथीसेस मधे लिहा
आणि त्या conditionच्या सुरूवातीला उद्गार चिन्ह काढा
उद्गार चिन्हाद्वारे आपण पॅरेंथीसेस मधे लिहिलेल्या कंडिशनच्या विरूध्द कंडिशन तपासतो
आधीचे आऊटपुट फळसे असल्यामुळे आता हे trueअसायला हवे
चला पाहू
सेव्ह करून कार्यान्वित करा
हे आऊटपुट आधीच्या विरूध्द आहे
उद्गार चिन्हाद्वारे आपण नोट ऑपरेशन करू शकतो
समजा आपल्याला 15पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती हव्या आहेत
किंवा ज्या व्यक्तींचे वय18 पेक्षा कमी आणि वजन 40किलो पेक्षा कमी आहे
ही कंडिशन कशी लिहायची ते पाहू
आधीची कंडिशन काढून टाईप करा
अगे लेस थान 15 ओर अगे लेस थान 18 आणि वेट लेस थान 40 ही कंडिशन गोंधळात टाकणारी आहे
तसेच आपल्याला माहित नाही की ओर ऑपरेशन प्रथम करायचे की एंड ऑपरेशन
हे operatorsच्या precedenceवर अवलंबून असते
अशा वेळी प्रिसिडन्स ओव्हरराईड करण्यासाठी पॅरेंथीसेस वापरल्याने कंडिशन स्पष्ट होते
म्हणून पॅरेंथीसेस समाविष्ट करू

फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू
आता पहिली कंडिशन अगे लेस थान 15 जरी पूर्ण झाली नसली तरी दुसरी conditionम्हणजेच अगे लेस थान 18 आणि वेट लेस थान 40 ही पूर्ण झाली आहे
त्यामुळे आऊटपुट ट्रू मिळाले
नियमानुसार गोंधळ टाळण्यासाठी पॅरेंथीसेस वापरून एक्सप्रेशन्स स्पष्ट करावेत
अशाप्रकारे एकापेक्षा जास्त कंडिशन्स तपासण्यासाठी लॉजिकल ऑपरेटर्स वापरतात
आपण पाठाच्या अंतिम ट्प्प्यात आहोत
आपण शिकलो लॉजिकल ऑपरेटर्स ते वापरून एका पेक्षा जास्त एक्सप्रेशन्स तपासणे parenthesesवापरून प्रिसिडन्स ओव्हरराईड करणे
असाईनमेंट दिलेली दोनexpressions समानअर्थी आहेत का तपासा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
सहभागासाठी धन्यवाद